अह मोठी जहाज आहे आणि ब्ल्यू कलर च पाणी आहे.

ब्लू पाणी आणि खूप छान आहे आणि आत मध्ये एक सामान पण आहे आणि एक माणूस पण आहे.

ब्लू कलरचं छप्पड आहे .

घाण होती ना म्हणून ती बघते सो साफ

आणि आजूबाजूला रिक्षा पण आहे ती दोन तीन --

हे एक पेट्रोल पंप आहे आणि अ--

हा एक फुलाचा बाग आहे आणि इथं खूप साडे फुलं लावलेले आहे झाडं पण लावलेले आहे रंगबेरंगी .

आणि एक साईडला नारीयलचं झाड आहे आणि पिपळाच झाड आहे.

आणि काही महिलांच्या अह एन्जॉय घेतायेत.

द ट्वेल बाय वन सेवेन --

आणि कृ एक छानसं चॉकलेट आहे .

आणि दोन एक मुला खाली बसून फोटो काढतोय.

आणि बिल्डिंग ही आहेत झाड आहेत दुकान आहे.

हे एक अ अ गेलेलं आहे आणि --

आणि एक गेट आहे आणि आजुबाजूला वॉशिंग उभ्या आहे.

ए_एफ हि बँक आहे .

एक सेल पळ फोन आहे तिथ दो --

हे मोठं जिम आहे जिममध्ये एजी लावलेले आहे पंखा आहे टाइल गाडीत ठेवलेली आहे.

आणि आश्रम मध्ये अ आजुबाजू म्हणजे जंगल आहे पाठीमागे एक रूम आहे घर आहे.